मागे पडदे लावलेले आहेत. तिथे चांगले दृश्य दिसत आहे. प्रत्येक मुलीने योगा योगा एक सारखे करत आहे.

ते तिकडच्या साईड ला तोंड करून उभे आहे व एक कोंबडीचा बोर्ड दिसत आहे चिकन चे शॉप दिसता --

दोन चार रॅकेट्स वर ठेवलेले आहेत किंडर जॉय चा खूप भला मोठा ढीग आहे दिवाळीच्या हेज्यातलं दिसत आहे दिवाळीच्या पंत्या लावल्या आहेत थर्माकोल च्या या मुं मोमेंट्स काय चॉकलेट्स --

हे गायका गाडीचे पुढचे टायर्स काढलेले आहे हे गॅरेजमध्ये आता गाड्यांचे काम चालू असताना आहे इकडच्या साईडला ऊन खूप पडलेल्या दिसत आहे.

इथे एक कडापे दिसत आहे तो चार माणसं आहेत व मालक दिसत आहे तीन वर्कर दिसत आहेत खाली सिमेंट दिसत आहे ते आता गोडाऊन मध्ये कडापे घेऊन निघाले आहेत ते ग्रॅनाईट टाईप दिसत आहे ते त्या गाड्या वरून न्यायचे चाललेले आ --